म्हणजे मर्जी मनानं actual मध्ये मला अशी म्हणजे आसं नाही की आमचे product जे आम्ही पिकवतो ते विकल जात असं काही नाहीए. actually आमचे products विकले जातात. but तुम्हाला चांगली किंमत मिळत नसेल असं असेल. मग त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोच आहे. पण आता मिळाली तर मिळाली ठिक आहे नाहीतर मग मग भाव आजुन काही वेळ ही निघुन गेलेली नाही. वेळ आजुन आहे. होना. हम्म तेचना मग. मला ना कांद्यांबद्दल जास्त माहिती अं आहे. दुसरी काही माहिती नाहिए.

हा नाही म्हणजे मला दुसरं म्हणजे माहिती आहे का? अं म्हणजे असं नाही की अं फक्त कांद्यांंन बद्दलच knowledge हवं दुसऱ्या गोष्टींबद्दल बी पाहिजे कारण की कसं आहे आज ना उद्या.

किंमत पण कमी होऊन जाते. ज्या गोष्टी जास्त राहत नाही ती गोष्टीची किंमत कमी राहते आणि जी गोष्ट जास्त राहतेना लोक मग फेकण्या मग पण असतात. त्याची माती मोल म्हणजे. त्या साठी ती गोष्टींना भाव देत असतात ते आपल्याला. होना आपण दुसऱ्या product हे करु शकतोना selling करु शकतो. अं कांदा अशी गोष्ट नाहीए तर ती selling होईल. पण दुसरं पण अं selling होऊ शकत शेतकऱ्यांच. आपण चा चांगल पिक काढल तर सगळ आपल अं बाहेर गावी विकु शकतो आपण. ते बरोबर आहे. पण कांद्यांना पण खुप चांगला भाव असतो मला वाटतं असं. सोलापुर मध्ये खुप असं हे अं जात आहे दोन कोटी पर्यंत त्यांना अं किंमत मिळते आहे.

तेच मग हो ना. खुप म्हणजे अं बरिशीक किंमत मिळते बा गावी गावी गावी फिरल ना मग आपल्याना किंमत कळत जाते. कशी अं हाए आपल्या product ला अं किंमत. हो तेच ना मग कळतच नाही ग बरोबर. म्हणजेना कोणती ही गोष्टना आशी म्हनजे व्यवस्थीत माहिती राहिलीना तर माणुस विकु confirm माहिती नाहीए शेतकऱ्यांच्या ते काय. आशी बद्दल थोडफार माहिती होत तेव्हढ सांगितला. बाई मी नाही मला knowledge आहे म्हणजे उगवायच कसं, पेरायच कसं, आणि पिकवायच कसं. पण असं असत ना की आपण कस म्हणजे age नुसार जी गोष्ट घडतेना आता माझी age कमी आमच्या घरात. आणि किती ही केलं तर वडील धाऱ्यांवरती ही गोष्ट असते.

ती main गोष्ट मग ती गोष्ट जर घरात घरच्यांवरती आपण ते मध्ये बोलून काय पण मी घरच्यांना कधी कधी सांगते ना. ती गोष्ट त्यांना पटवुन सांगते. म्हणजे मी पटवते

आन शेतकरी बी समाधी अं समाधानी पाहीजे पण आपल product चांगल किम अं किंमत मध्ये गेलं मग शेतकरी पण असं अं त्रासात राहीला मग काय उपेग त्यांचा कष्ट करुण. काहीच उपेग नाही एवढ त्यांनी अं कष्ट केलं आहे तर. त्याला तर थोडफार अं समाधानी पाहिजेना तर माझ हे product आज विकलच पाहीजे असं त्यांना पण वाटतं. पण काही वेळेस कमी भाव मुले त्यांचा पण डोक हे होतं. होना. हम्म काय मग बाकी तुमच?

तुमच काय चाललय बाकी? काही नाही बर चालू. तुझ काय चाललं? काही नाही बाई चांगल आहे माझ पण तुझी म्हणजेना आमची अं खरात वस्तु पडताना मग मला ते नाही आवडत त्या पेक्षा म्हटलं देऊन बघु देऊन बघु गोष्ट होतीना.

म्हणजे जशी पाहिजेना आपल्यांना तशी किंमत मिळते तिथं तर. म्हणजे आपण समजा मला ही किमत पाहीजे अं समजा अं अठावीस. अं हजार असं जाते बाकिच्यांचे तर किमती नुसार शेतकरी product होना बरोबर. हो तसचं अं हे कांद्यांच पण खुपच विकले गेले पिंपळनेरला आमच्या इथ. पिंपळनेरला म्हणजे तरी आठशे रुपए क्विंटल गेलं. एका जनाच. हो तेच ना मग कसं गं म्हणजेना आपण आशी information hello hello आवाज बोलना ग. हो आजुन काही माहिती पाहिजे होती का तुला? का नाही आता? नाही नाही पुरेशी झाली खुप आता म्हणजे आता माहिती मिळवून काय? आपल्याच स्वतःला करायच ते करावाच लागेलना कोणत्यापण गोष्टीचा.

अं हे होईल किंमत मिळून जाईल तुमची पुरेशी. हा हो तेच. बघु आता सभा सापडला आज अं म्हणजे market अं open राहिल जे आप प्रकारे अप वरती भाव राहिला तर down भागला काय करायच कारण आपला पैसा ही निघाय पाहिजेना ते महत्वाच आहे.

मजुरांना पण खुप पैसे जातो. सगळ घरचा वगैरे खुप खर्च असतो. पिकांना हे खतं ते खतं औषधी वगैरे म्हणून. हम्म ok bye मग bye नंतर बोलु मग आपण हं. काटकसरी सुज्ञ विचारी माणसाचे लक्षण आहे व्यवहारात माणूस काटकसरी ने वागतो भाषा ही व्यवहाराचे अंग आहे भाषेचे उपयोग करताना आपण शब्दाची काटकसर करतो दोन किव्हा अधिक शब्द ऐवजी आपण एकाच शब्दाचा उपयोग करतो उदानहार्थ चंद्रोदय उदय असे न म्हणता आपण चंद्रोदय असे म्हणतो तर काही वेळा वरण एकमेकात न मिसळता काही शब्द सांगून सुटसुटीत असे सुटसुटीत असे जोडशब्द बनवतो उदानहार्थ पोळी साथी पाट असं न म्हणता आपण पोळपाट असं म्हणतो, बटाटा घालून तयार केलेला वडा असे न म्हणता, आपण बटाटा वडा असं म्हणतो, शब्दांचा असं एकत्रीकरण समास असे म्हणतात. संस्कृत हा पासून समास हा शब्द तयार झालेला असून त्यात अर्थ एकत्र करणे असं आहे. समासात एक जोड शब्द तयार करताना त्या शब्दातील परस्पर संबंध दाखविण्यात त्यातील विभक्ती प्रत्ये कीव शब्द आपण गाळतो समास देखील ही भाषेची काटकसर आहे शब्दांचा एकत्रिकरण्याने जो एक जोडशब्द तयार होतो त्यास सामासिक शब्द असे म्हणतात हा सामासिक शब्द कोणत्याही शब्दा पासून तयार झालेला आहे झालेला आहे हे स्पष्ट करण्यासाथी आपण फोड करून सांगतो फोड करून दाखविणीच्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात विग्रह म्हणजे कमीत कमी शब्दात सामासिक शब्दाचे दिलेला स्पष्टीकरण होय उदानहार्थ बंद भोजन हा सामासिक शब्द असून वनातील भोजन हा त्याचा विग्रह होय विग्रह म्हणजे सामासिक शब्दाचे कमीत कमी शब्दात केलेले स्पष्टीकरण समासाच्या मूलभूत घटकाचा पदाची संख्या दोन असे या दोन घटकांचा एक मेकांशी असलेला संबंधावरुणच समासाची जात ठरवली गेलेली आहे समासाचे प्रकार समासात कमीत कमी दोन शब्द किव्हा पदे एकत्र येतात दोन शब्द पैकी कोणत्या पदाला वाक्य अधिक महत्व म्हणजे कोणत्या पदाबद्दल आपल्याला अधिक बोलवायचे असते यावरून समासाचे प्रकार ठरविण्यात आलेले आहेत ते असे पहिले पद मुख्य दुसरे गुण अवयभावे समास दुसरे पद मुख्य पहिले गण

जातीपैकी कोणत्याही जातीत न बसण्याऱ्या समासाला केवळ समास म्हणतात जे प्रचिलीत भाषेत अभावाने आढळते अव्ययभव समास पूर्वपद प्राधान्य जेव्हा समासातील पहिले पद बहू बहुता अव्यय असून ते महत्वाचे असते व या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणा सारखा केलेला असतो तेव्हा अव्ययभावी समास होतो उदानहार्थ अजन्म-जन्मापासून जन्मभर प्रतिदिन प्रत्येक दिवस अमरण मरेपर्यंत मरनापर्यंत यथाशक्ती शक्तीप्रमाणे शक्तिशाली अनुसरून प्रतिशक्ती प्रत्येक क्षणाला प्रत्येक क्षण प्रत्येक क्षणाला विणतक्रारी म्हणजे तक्रार वाचून तक्रारी शिवाय वरील उदारणात आ यथाप्रथि हे संस्कृति संस्कृत मधील उपस्वर्ग आहे तरी बिन हा फारशी व उपस्वर्ग आहे संस्कृत मध्ये उपस्वर्गाना अव्ययचे मान्यता ही उपस्वर्ग पारंबी लागून बनलेले वरील शब्द हे मासिक शब्द आहेत त्यांच्यावर दिलेले प्रमाणे विग्रह करताना या उपस्वर्गांचा अर्थना या सामासिक शब्दात अधिक महत्व आहे म्हणून या शब्दाना समासाला प्रथम प्रधाना

शिवाय तर असे मासिक शब्द हे क्रियाविशेषण अव्यय आहे म्हणून त्याला अव्ययभावी समास असे म्हणतात संस्कृत प्रमाणे फारसी भाषेतील उपस्वर्ग प्रारंभ येऊन अव्ययभावे समासाचे मराठीतील पुष्कळ उदारणहे आहेत उदानहार्थ दररोज हर घडी विनयधोक मराठीत शब्दांचे उदानहार्थ गावोगावी जागोजागी गल्ली गल्ली पदोपदी दारोदारी रस्तोरस्ती या शब्दात संस्कृत किव्हा फारशी अव्ययभावे समास प्रमाणे प्रारंभ शब्द अव्यय काही शब्दातील प्रथम पदाचे अंत्य ओकार आलेला आहे तरी एकण एकंदरीत त्यांचे स्वरूप क्रियाविशेषण ही अव्यव चे असले मुळे ही मराठीतील अविभाजीत समासाचे उदारणहे आहेत लक्षात ठेवा घरोघरी थकला प्रतिदिन या सारखे समास घरोघरी यथाकाली प्रतिदिन या प्रमाणे वैकल्पिक समाप्त रूपात ही आढळले तेव्हा हे अव्यय असतात तत्पुरुस समास उत्तर प्राधान्य जय समासातील दुसरे पद महत्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने ते गाळलेले शब्द किव्हा विभक्त प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो त्यास तृतीय पुरुष असे म्हणतात उदानहार्थ तोंडपाठ तोंड आणि पाठ महादेव महा आणि देव कंबरपाठ कंबर आणि पाठ अनिष्ट नाही इष्टते उदानहार्थ प्रधान असे तत्पुरुस समासाचे दोन प्रकार आहेत, तत्पुरुष समास, विभक्ती तत्पुरुष समास, नत्र तत्पुरुष समास. उपाधी तत्पुरुष समास कर्मधारी समानधिकारी तत्पुरुष समासाला कर्मधारी असे म्हणतात पूर्व पदाचे विभक्ती प्रतेयाचे लोप होत नाहीत त्याला अलको असं समास म्हणतात उदानहार्थ तत्पुरुष समासातील दोन ही पदे दोनही पदे कधी कधी विग्रहाच्या वेळी एकाच विभक्तीत असतात उदानहार्थ काळा मांजर काळी असे मांजर यास सामान्यकरी तात्पुरुस समास असे म्हणतात कधी कधी दोन्हीही पदे भिन्न आशे विभक्त असतात उदानहार्थ देवपूजा देवाची पूजा या प्रकारात अधिकरण तत्पुरुष असे म्हणतात विभक्ती तत्पुरुस समास ज्या तत्पुरुस समासात कोणत्या तरी विभक्तीचा किव्हा, विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दायोगी अव्यय अव्ययाचा लोप करून दोन्हीही

दाखविला जातो त्याला विभक्तीचे नाव त्या समासाला दिले जाते या समासाचे विभक्ती नुसार पोटप्रकार पुढील तकत्यात दिलेले आहे तर अर्थात विग्रहाला अनुसरून समासाचे नावे बदल्याने शक्य आहे उदानहार्थ अलुक तत्पुरुष समास पुढील समासाचे पहा अग्रेसर यथादृष्टी या शब्दांचे पहिले पदातील अश्याचे संस्कृत समाप्त समाप्तीचे रूप वन वगळता तसेच राहिलेले आहेत म्हणून ज्या ज्या विभक्ती तत्पुरुष समासात पूर्ण पदाची विभक्ती प्रतेयचा लोक होत नाही त्यास अनुकूल तत्पुरुष समास अलुक तत्पुरुष समास असे म्हणतात तोंड लावणे हे तोंडी लावले हे समासाचे मराठी उदाहरण होय समासाचे अजून काही उदाहरणे उपतत्पुरुस समासात पुढील काव्य पंक्ति पहा पंक, पंकज, पंकात, चिखलात, जन्मनाऱ्यातील, जलद, जलद. देणारे या समासातील दुसरे व प्रधान आहे म्हणून हा तत्पुरुष समासाचा प्रकार आहे शिवाय यातील दुसरे पद धातुसाधित किव्हा उदंत आहेत हे व ही क्रूदंत असे आहेत हे त्यात त्यांचा वाक्यात स्वतंत्र पणे उपयोग करता. येत नही धातुसाधित या धातूचे साधित स्वरूप म्हणून साधे स्वरूप म्हणून, येथे तेथे तर धातू या समासाचे विग्रहात वर्तमान काळात काही तृतीय वृषक प्रकट होतो उदानहार्थ अश्या समासाचे उपपद किव्हा क्रूदंत क्रूदंत

करणारे संस्थ राहणारा जो जन्मणारा ग आणि जाणारा शाही, शाही निजणारा हा त्या त्यात्या धातुपासून झालेल. रूप असून सामासिक शब्दाशिवाय त्यांचा अन्य स्वतंत्र पणे उपय उपयोग होता नाही या समासाच्या आणखी काही उदारणहे आहेत नेत्र तत्पुरुस पुणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यतील महत्त्वाचे शहर आहे. भारतातील सातवे सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या आणि महाराष्ट्र राज्यातील दूसरे सर्वात मोठ शहर आहे. शहराची दोन हजार विसपर्यंत अंदाजे सात पोईट चार दस लक्ष लोकसंख्या हे अनेक वेळा भारतातील सर्वात रांग राहण्यायोग्य शहर म्हणून ओळखले गेले आहे. पूणे, छावणी, खडकी या दोन छावनी शहरानच पुणे महानगर पालिका नावाचे शहरी क्षेत्र आहे. पुणे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात मुळा व मोठ या दोन नद्यांच्या किनारी वर वसलेले असून येथे पुणे जिल्याच प्रशासकीय मुख्यालय आहे. नागरी सोयी सुविधा आणि विकासाबाबतीत पुणे हे संपूर्ण महाराष्ट्रात मुंबई नंतर अग्रेसर आहे. पुर्वापार चाल असलेल्या अनेक शिक्षण संस्थामुळे पुणे हे विद्येचे माहेरघर घर म्हणून ओळखता, तसेच मिसळ हा पुण्याचा मानाचा पहिला खाद्य पदार्थ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळा पासुन ज्ञान इतिहासा असलेले पुणे हे भारताच्य सातवे मोठे शहर असू महाराष्ट्रातील दूसरे मोठ शहर आहे.

पुणे शहर महाराष्ट्राची संस्कृतीक राजधानी मानून ओळखाली जाते. त्याचप्रमाणे अहरात असलेल्या नामांकित शिक्षण संथामुळे पुणे हे विध्येचे माहेरघर मानले जाते. पुणे शहर उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान शाहेत्रात क्षेत्रात सुद्धा आग्रेसर आहे. ही शहरातील एकमेव एकमेव मुख्य भाषा आहे. मराठी ही शहरातील एक मुख्य भाषा आहे. सांस्कृतिक शहर मानून पुणे शहराला एक वेगळी ओळख आहे. विध्येचे माहेरघर मणून हे शहर प्रसिद्ध आहे. इतिहासक स्थाने लालमहल तुलसी बाग शनिवार वाडा विश्राम बाग वाडा, सत्सुन्गी मंदीर माहजी शीद्येच्या शीध्येची छेत्री इत्यादी प्रसिद्ध ठिकानी आहे. सर्वानी भेट ध्यावी आशी ठिकानी आहे. ही सर्व ठिकाणे इतिहासक आणि पर्यटन स्थळे म्हणून प्रसिद्ध आहे. पुणे शहर आणि परिसरात सात नद्य आहे. त्या आशा मुळा मोठा इंद्रायण पाहुणा, रामनदी, देवनदी, नागनदी, कैकी, मुळा, मोठा पाहुणा आणि इद्रायेणी याच फक्त वहात्या नद्या आहे. पुणे हे नाव इसवी सन आठव्या शतकात उन्क किवा पुन्नक नावाने ओळखले जात असल्याचे संदर्भ सापडतात. इसवी सन अकराव्या शतकात जे कजबे पुने किवा पुनवडी नावाने ओळखले जाऊ लागल. मराठा साम्राजाच्ये सम्राजाच्य कालखंडात या शहराचे नाव पुने आणि बोलीभाषेत पुणे असे वपरले जात होते. पुढे शहराच्या नावाने Spelling पुणे Pune असे केले. तरी ही पुर्वी पासूनच हे शहर पुणे याच मराठी अधिकृत नावाने ओलखले जात होते. काही जन पुणेला पुणेनगरी असे म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळापासुन न्यान इतिहासात असलेले पुणे ह न्यान इतिहासात असलेले पुणे हे भारताच्य सातवे मोठे शहर आहे. असून किवा महाराष्ट्रातील दूसरे मोठे शहर आहे. संदर्भ हवा समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेला आहे. पुणे शहर ही महाराष्ट्राची संकृतिक राजधानी म्णून ओळखली जाते, किवा ओळखले जाते. पुणे काबित केल्यावर औरंगजेबाला हे खूपच आवडले. त्याने या शहराला मोहिजाबाद नाव दिले होते पण प्रत्यक्षात पत्र व्यवहारात या शहाराच्या उल्लेख शहर नमुना असा करीत असो. पुणे येतील शनिवारवाडा प्रसिद्ध ठिकाण आहे. त्यामुळे अनेक शहरातील अनेक शनिवार वाड्याला येतात. आठव्या शतकात पुणे हे पुन्नक म्णून ओळखले जातात असे होत.

आढळतो. मध्योगीन काळाचा जून एक पुरावा म्हणजे जंगली महाराज रत्यावर असलेल पाताळेश्वर लेणी ही लेनी आठव्या शतकातील आहे. सतराव्य शतकापरेंत ही शहर निजमशाही आदीलशाही मुगल अशा वेगळ्या राजवटीच्या अमला खाली होत. सतराव्य शतकामध्ये

शनिवारवाडा छतीशमध्ये शिवनेरी किल्याव छत्रपति शिवाजी महाराजानच जन्म झाला. शिवाजी महाराजांनी आपले साथीदारांसह पुणे परिसराती मुल्कापाशून मराठाचे स्वराज्या स्यापले. या काळात

ची गाधी असलेली राजधानी असून पुणे मराठा सम्राजाचे प्रशासकीय राजदिन बनली होती. पेशवाच्या या काळात पुणेची मोठी भरभराट झाली होती. इसवी सन आठराशे आठरा पर्यंत पुण्यावर पुण्यावर मराठाच्या राज्य होते. लालमहाल, शनिवारवाडा, विश्रामबाग वाडा ही पुण्यातील ऐतिहासिकद्रुष्ट्या खूप महत्त्वाचे ठिकाने मानली आहे. लालमहाल हे छत्रपती शिवाजी महाराजाचे राहनाचे ठिकान होते शनिवारवाडा हे थोरले बाजिराव पेशवे सवई माधवराव पेशवाचे राहनाचे ठिकान होते. तर विशारामबाग वाडा हे दुसऱ्या बाजिराव पेशवाचे शनिवारवाडा बांधण्या पूर्वीचे निवासस्थान होते. इसवी सन आठशे आठ्ठावन आणि आठ्ठशे आडूसठ मधिल ताम्बे प्लेट दर्शवतात ते नव्या शतकात उन्नका नावाची शेती वसाहत आधुनिक पुण्याच्या ठिकानी अस्तीवात होती. या प्रदीशांवर राष्ट्रकूट घराण्याचे शासन होते अशा या पाट्या सूची करतात याच काळात पाषाणातून कोरलेले पातरीश्वर मंदीर बांधले गेले. नव्या शतकापासून ते सत्राशे सतावीस या काळात पुणे हे देवगिच्या सोना यादव यांची राज्यं केले होते. भोसाले जहागिर आणि मराठा सम्राज पुनवडी व काळात काशारी, कुम्भारी आणि पुनवडी या वस्त्ततून काजबी पुने कजबे आकारला आले मुळा, मुठा नदीकाठी झामरे पाटली यांचे वाडे होते आणि पाटलाच्या चौवडीवर गावचे न्याय निवाडे असत. गाव गावठीन गावठ्यांची ही प्रथा आणि वर्ष रूड होती. पुण्याचे ग्रामदेवत ताम्डी योग्यस्वरीच्य उत्सावत झामरे पाटलांचा मान असे. स्वराजांचे संकल्पक महराज शहाजी राजे याँचा जाहागिरी जहागीरीचे पुने गाव होये. पंद्राशे नव्यानऊ मधील निजामशाही यांच्या सेवे अहमदनगर सलसनंद यांच्या सेवे साठी मालोजी भोसले यांना देण्यात आलेल्या जहागीरचा एक भाग होता. सत्राव्या शतकात मुगलांच्या ताब्यात येईल पर्यंत पुण्यावर अहमदनगरच्या सुलतांचे राज्य होते. मालोजी भोसले याचे नातू छत्रपती शिवाजी महाराज मराठा सम्राजाचे संस्थापक या जन्म पुण्यात पुण्यापासून फार दूर नसलेल्या शिवनेरी येते झाला. सोळाशे आंशी ते सत्राशे पाच या काळात मुघल आणि मराठी यांच्यात बरेच वेळा रज्येवर बदल झाला. सोळाशे तीस मध्ये आदिलशाही राजवंशनी छापे ठाकून शहाराचा नास केल्यावर आणि सोळासे छत्तीस ते सोळाशे सत्तेचाळीस च्या दरम्यान पुन्हा धडाफेज धडाफेजाम उतर अधिकारी दादुजी कोन्डे या शहराच्या पुनर्रचना घडून आनली. पुनर्रचना घडून आनली. त्याने पुने आणि शेजारच्या मावळ क्षेत्राच्या भागातील मसूल संकलनाने प्रशासकीय व्यवस्था स्थिर केली. त्यांनी जमिनी संबंधीचे आणि अन्यवाद यांवर निर्णय घेण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था लागू करण्यासाठी प्रभावी पडतीने विकसित केला. लालमहालाचे बांधकाम सोळाशे एकतीस मध्ये सुरु करण्यात आले आणि सोळाशे चाळीश साली पूर्ण झाले. शिवाजी महाराजांनी आपली तरूण वर्षे लालमहाल येथे घालविले. त्यांची आई जिजाबाई ही कजबा गणपती मंदिराच्या इमारतीचे काम सुरु केले केलाचे सांगीतले जाते. या मंदिरात अभिषेक केलेली गणेश मूर्ती शहराचे प्रतिष्ठित देवता रामदेवता म्हणून आजही मानली जाते. शतराशे तीन ते शतराशे पाच पर्यंत सत्तावीस वर्षाच्या मुगल मराठा युध्याच्या शेवटी या शहरावर ओरंगजेबाचा ताबा होता आणि त्याचे नाव बदलून मुहीयाबाद करणात आले. दोन वर्षा नंतर मराठयांनी सिंहगड किल्ला आणि नंतर पुणे पुन्हा मुघलापासून ताब्यात घेतली. जगाच्या नकाशेवर्ती पुण्याचे आठरा अंश एकतीस बावीस Point पंचेचाळीस उतर आणि रेखांश त्र्यहत्तर अंश बाव्वन बत्तीस Point एकोन्सतर पुरावा असे आहे. पुण्याचा संदर्भ बिन्दू Zero Milestone हा पुण्यातील केम भागात असलेला General post office च्या इमारती बाहेर आहे. पुणे शहर सह्याद्री डोंगराच्या पूर्वेस समुद्रसपाठी पासुन पाचशे साठ मिटर एका उंचीवर आहे. भीमा नदीच्या उपनद्या मुळा व मुठा संगमावर हे शहर वसलेले आहे. पवना व इंद्रायणी या नद्या देखील पुणे शहराच्या वाहिवेचा भागातून वाहतात. शहराचा सर्वोच बिन्दू वेताळ टेकडी समुद्रसपाटी पासुन आठशे मिटर वर आहे. तर शहराच्या जवळ असलेल्या सिंहगड किल्याची

पुणे शहर हे कोहीनाम भूकंप प्रवण छेत्रात येते. कोहिनराव पुणेच्या दक्षिनेस शंभर किलो मीटरवर पुणेला माध्यम व लहान भुकंप झालेले आहे. कात्रज येथे मे सतरा दोन हजार मे सतरा दोन हजार चार रोजी तीन Point दोन रिस्टर Scale भुकंप झाला होता. पुणे शहराच्या हद्दीतून इंद्रायनी, मुळा, मुठा, पहुना राम व देव या नव्यात वाहतात. एकेकाळी नाग नदी आता नागझारी झाली आहे. पुणे शहराचा विस्तार अवधे छावनी परिसर, पुणे महानगर पालिका हद्दीमध्ये येणारा परिसर पुणे छावणी हा पुने छावणी हद्दीमध्ये येणारा परिसर. खडकी छावणी हा खडकी छावणी मध्ये येणारा परिसर डोंगर आणि टेकड्या पुने शहरात आणि आजूबाजूला बऱ्याच तेकड्या आहे. त्यापैकी लई वेताळ टेकडी कात्रची तेकडी, कोत्रू ची तेकडी, बुल तेकडी, सप्तश्रृंगी, तळजाई, तारकेस्वर तेकडी येरोडा, तुकाई तेकडी बानेर, तुकाई तेकडी हडपसर पर्वती, पाच गाव पाषण टेकडी, Fergusson महाविद्यालय टेकडी, बकरी हिल बानेर टेकडी बा hihello प्रीती

बस बसली आहे तू सांग काय चाललंय तुझं काही नाही नुसतं आता काम झालं कि असं विचार केला उभ्या उभ्या shopping करायला जाऊ. बाकी तुझं काय चाललय? अच्छा मी पण जाणारे sopping ला आता विचार करतेय हा मला पण shopping चं करायचेय जायचंय फिरायला चाललो ना आम्ही ते shopping करायला चाललो आम्ही हो हो अगदी बरोबर shopping हि करावीच लागते ना फिरायला जायच्या अगोदर हा आता एक विचार एक विचार चालला आहे कि online shopping करू का offline shopping करू काय समझ मध्ये नाय येऊ राहिलय तू कशी shopping करते अह मी तर online shopping खूप कमी करते अह मला काय आहे ना कपडा बघून म्हणजे कपडा बघून घ्यायचं जास्त better वाटत. हा माझं पण तेच आहे मला पण offline shopping च चांगली लागती जाऊन स्वतः कपडा बघा मतलब किंमत बघा त्याची तेव्हा तिथं चांगल shopping होऊन जाते online करा त काय

हा कधी color color आपण कोणता color कोणताही पसंत केला कोणताही येऊन जातो. नाही त्याच्यात काय होतो आपल्याला online मध्ये थोडा फरक असतो तो म्हणजे आपल्या डोळ्याला दिसतो तो रंग original नसतो हा त्याच्यामध्ये ना तुझी shopping ची प्रिय जागा कोणती? करते ग हा आह माझी मी तर ते मी ते राजवाड्यावरून shopping करते ग.

आपण बघू का बघू काहे ते पसंत काय झालं येत काहे मंग काय ते पैसे आपल्याला आकारून जाते मग तितके पैसे द्या मन पसंत ची वस्तू येत नाही मग काय मतलब त्याचा तर मला तर offline shopping आपण return जेव्हा करायला जातो ना तेव्हा return मध्ये काही problem असतो online मध्ये तर कधी पैसे परत येतात तर कधी नाही येत तर त्याचा खूप मोठा problem होतो. त्याच्या मध्ये मी तेच आहे कि return होणार की नाही होणार मग ती आपल्याला काय तीच असते त्याच्यापेक्षा हेच बर आहे थोडा time लागतो पण स्वतः जा पासून size वगैरे सगळं नाही करत जास्त shopping न करता लोकल म्हणजेच जर लोकल काही हवं असलं मला म्हणजेच daily wear ला कपडे वगैरे घ्यायचे असतील. तर मी तिथन घेते नाहीतर मग नाही घेत avoid करते थोडा हा हा हो

आजकालच काय आहे ना मॉल्स मध्ये पण चांगले rates मिळून जातात असं काही खूप महाग नसतात आणि तोच हा ना सहाशे सातशे आठशे रुपयाला t shirt भेटतात तर ही राजवाड्यावर जे काय आणतो तोच सातशे सहाशे रुपयाला तोच t shirt same आपल्याला मॉलमध्यें जर मिळतंय ना तर आपण तिथनं घेऊ ना